एक बिल्डिंग आहे पिवळ्या कलर ची आहे तिला एक बोर्ड लावलेला आहे तिथं काय तरी लिहिलेलं आहे खूप सारे माणसं बसलेले आहेत ते त्या पिवळ्या --

एक घर बांधत आहे तिथं एक मिस्त्री उभा आहे ख खड्डे खोंदुण खदुण ठेवलेले आहे विटा आहेत हम मानस व मजुर आहेत विटा घेऊन येताएत कमी काय करत आहे बिल्डिंग दिसत आहे.